अ त्याचे दोन्ही हात खिश्यात घातलेले आहेत त्या त्याच्या मागे रिसेप्शन कॉउंटर वर एक माणूस आहे त्या त्याच्या समोर एक दुसरा माणूस आहे आणि ते दोघ एकमेकांशी बोलत आहेत.